की आमच्या गावातील सर्व तरुण आणि सर्वचं माणसं त्यांच्याकडून अनुभव घेतात.

त्यांनी मला इथे शिक्षणाची संधी दिली कारण की त्यांना वाटतं की त्यांना जे झालं नाही, ते मी करून दाखवावं त्यांना शिकण्याची फार आवड होती पण घरच्या अडचणींमुळे त्यांना त्या काळी शिकता आलं नाही. त्यामुळेच त्यांनी मला शिक्षणाची संधी दिली.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

आणि जसं म्हणतात कि वडिलांचं आणि मुलीचं जे नातं असतं ते खूप जवळच असतं वडिलांचं जास्त प्रेम हे मुलीवर असतं. आणि त्यात मी घरातली पहिली मुलगी तर सगळ्यात जास्त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 लहानपणापासून कधीही मला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू दिलं नाही बाबांनी मी मान्य केलं की मला कुठली गोष्ट उशिरा भेटली. पण ती दिली मला शेवटी त्यांनी.

मी कोणताही हट्टं केला. ती गोष्ट विकत घेण्याची आमची ऐपत असो किंवा नसो ती मला गोष्ट उशिराचं मिळणार दोन-तीनदा मागितल्यावरचं मिळणार, असं papa चं ठरलेलं असायचं. कारणं की ते म्हणायचे की जेव्हा आपण तस करतो. तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळते. नुसतं माणसाला ऐतखाऊ गोष्टी मिळाल्यावर त्याला त्या गोष्टींची किंमत कळत नाही. असं त्यांचं म्हणणं असायचं आणि अजून सांगायचं झालं तर वडिलांचे आम्हांला सारखे सल्ले असतात. ते पैशाच्या बाबतीत असू द्या, शिक्षणाच्या बाबतीत असू द्या, जीवन कसं जगावं हे पण सांगत असतात. आता छोट्या-छोट्या गोष्टींतून उदाहरण मला ते देत असतात. कि आता त्या दिवशी त्यात एक गाई आत्ता माहित असेल तुम्हाला की गाई जेव्हा म्हण म्हणजे वासरू जेव्हा मोठं होत. तेव्हा तिला ते सांभाळत नसतं आपल्याला तिला येसन हा एक प्रकार असतो तो घातला जातो. मग ते तिला घालतानी वडिलांनी मला सांगितलं होतं. बघ वैशू असंच असतं की जेव्हा आपल्याला माणूस एखादा सांभाळत जात नाही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 आणि papa नी मला कधीही, कोणतीही गोष्ट करण्याची परवानगी दिलेली आहे. कधी त्यांचा एवढा धाक नाहीये. काय करायचं तुला कर म्हणतात. आणि त्यांनी मला एवढं शिकवलेलं आहे. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी एक ताकत फक्त ठेवायची. ते म्हणतात ज्या कोणत्याही क्षेत्रात आपण राहतोय तेथे आपण number one असलं पाहिजे.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

खरचं वडिलांशिवाय मी इथे आलेच नसते. असं बाहेर शिक्षणासाठी ठेवणारी आमच्या घरातील मी पहिलीच मुलगी आहे. तेही सगळ्या गोष्टींना विरोध करून समाजाला तोंड देऊन मला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

आम्हांला कळतं वडिलांना खूप tensions असतात. त्यांचं कसं कष्ट कमी होईल हे मीही बघत असते. मला वाटतं कि त्यांना मी अं fine financial आर्थिकदृष्ट्या मदत करावी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 आता मला दोन भाऊ सुद्धा आहेत. तरी पण papa चं प्रेम हे माझ्यावर जास्त आहे.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 मला वाटत नाही कि माझे papa मुद्दामहून करतात. ते त्यातून धडा शिकवतात हेही मला लक्षात आहे.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

म्हणजे रात्री जेव्हा ते अभ्यास करायला बसायचे तेव्हा त्यांना चक्कर वैगेरे येणे असा त्रास व्हायचा. पित्ताचा त्रास व्हायचा त्यामुळे ते राहिलं तर त्यांना वाटत कि मी सकाळी job करावी.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

नंतर नऊ वाजेपर्यंत तयार होऊन शेतात जातात. नऊ ते बारा पर्यंत शेतात काम करून येतात. बाराला जेवण करतात आणि थोड्यावेळ शेतामध्येच पडतं जाऊन झोप घेतात आणि परत कामाला लागतात. आणि पुन्हा घरी सहा वाजता येतात. सहा वाजता येऊन चहाचा एक cup घेतात, आई देते त्यांना. परत मित्रांमध्ये थोड्याफार दिवसभराच्या गप्पा गोष्टी करतात. रात्री येतात. आम्ही सगळे एकत्र मिळून जेवतो. आणि आमचं papa वर एवढं प्रेम, papa आल्याशिवाय आम्ही जेवायला घेत नाही. आमचं ठरलेलं आहे एकत्र मिळून जेवायचं. papa ना कितीका वाजून दहा कितीका उशीर होऊ द्या. दहा वाजू दे अं अकरा आम्ही सगळे थांबलेले असतो त्यांच्यानं त्यांच्यासाठी एकत्र जेवण करायचं. आणि सगळ्यांनी आपल्या दिवसभराच्या गोष्टी काही झाल्यास ते एकमेकांना सांगायच्या त्यांतुन papa काहीतरी नवीन गोष्ट सांगणार हे आमचं चालू असतं. असा आमचा दिनक्रम असतो. आणि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 आता इथे तर मला दहा minute च बोलायचं आहे. दहां minute पण papa बद्दल बोलणं हे खूपच कमी आहे.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 कधी-कधी मला कळत नाही, काही चुकीचं काही करू तेव्हा मी बिनधास्तपणे papa वर निर्णय सोडून देते. अगदी माझे guess असू दे, किंवा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 निवडला असणारं. एवढा माझ्या papa वर माझा विश विश्वास आहे.

hello local transportation मध्ये तुम्हाला कधी issue आले का बस मध्ये तुम्ही सफर केला आहे का आतापर्यंत हो कारण

महाराष्ट्र वाटेवर संस्थांमध्ये सगळ्यात famous एक बस आहे ती म्हणजे लाल परी त्याच्यामध्ये प्रवास करण्याचा प्रत्येकांना खूप वेळा योग येतो आणि मलाही आलेला ok किती आणि तुम्हाला माझा प्रवास बराच आहे लाल परी सोबत सुद्धा आणि शिवशाही सोबत सुद्धा local बस म्हणजे एक तालुका place पासून त्यावेळ district level पर्यंत त्या वेळेस

कारण कि management बाकीच्या गोष्टी हे सर्व एक तवा transportation चा account सुद्धा busses account सुद्धा कमी होता त्या पद्धतीने त्यावेळेस असं issue येत होता की म्हणजे त्याच particular time मध्ये आपल्याला त्या bus station पाशी पोहोचायचं असतं ज्यावेळेस ती बस निघून जात होती तर मग तो दुसरा दिवस तसा example मध्ये जर सांगायचं झालं आम्ही family सोबत आमच्या अं पालम ते बीड हा फक्त दोन busses असायची morning ला एक सात वाजता आणि evening ला दीड वाजता तर morning चित् possible नसायचं त आम्ही evening ला जर बसलं तर evening ची bus गेली त पुढचं आम्हाला म्हणजे busses available च नाही आणि असं खूप वेळेस झाले की समजा जर कोणाचा देहांत झालं किंवा कोणत्या गोष्टी झाल्य त्यावेळेस आम्हाला खूप असं local म्हणजे बसेसचा changes करन किंवा ह्या गोष्टी करन त्यावेळेस खूप असा problem होत होत पण आता बरेच transportation मध्ये सुधारणा झाली आता अर्ध्या अर्ध्या घंटाला प्रत्येक location वरती बसेस आहेत आणि सफर म्हणजे आमचा बराच असा college च्या time मध्ये hostel मध्ये असायचं त्यावेळेस जाणं-येणं हे continuity सतत असायचं आठवड्या मधून एक वेळेस तुमचा किती आतापर्यंत प्रवास झाला पण कुठे कुठे झाला म्हणजे मला आता तुम्ही जे प्रवास सांगत होता तुमचा ते ऐकून मला म्हणजे माझी जी बालपण आहे ते मला आठवायला लागलं पूर्ण आणि म्हणजे local bus आम्हाला प्रवास हे आठवायला लागलं local bus म्हणा किंवा जे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या तर म्हणजे ह्या ह्या प्रवास मला आता म्हणजे लगेच आठवत आठवत होता तर मी सांगेल माझ्या प्रवासाबद्दल तुम्हाला म्हणजे मासूळचे अजूळ आहे सुजन वाडी तिथे माझा जन्म झालेला आहे आणि तिथून दहा-बारा kilometer वरती अंतरावरती म्हणू शकता तुम्ही दहा-बारा किंवा पंधरा kilometer वरती म्हणजे कंधारे तालुक्याचे ठिकाण होतं आणि तुम्ही तसं म्हटलं की म्हणजे एकच bus असायची आणि तीच आणि परत ती दुसऱ्या दिवशी तर अगदी बरोबर आहे मी माझं पण जेव्हा बालपण होते तेव्हा हीच condition होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तर सुजनवाडी ही म्हणजे आमचं राहत ठिकाण होतं आणि तिथून तालुक्याचे ठिकाणावरती आम्हाला प्रवास करायचा तर मग सकाळी साडेनऊच्या दरम्यान एक bus असायची आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी साडेनऊलाच बस असायची आता त्याबरोबर बसचा प्रवास करायचं म्हटलं तर खूप असं आता तसं पाहायला मिळत नाही खूप असं पाहिल्याचे नंतर असं वाटायचे की मालगाडीवर वेगवेगळ्या प्रकारचे माल जसा वाहून नेतात तशा पद्धतीचे लोक बसायचे

तर त्या बसवर एक वर stand असेल जसं की प्रत्येकांच्या ईरटीकाची गाडी आहे सध्याची इरतिका गाडीवरती वर stand आहे तसेच stand वर तर पण लोक चढून एक सीढि असायची आणि stand वर पण लोक वर चढून बसायचे म्हणजे खाली पण कारण एकच दिवसाला एकच बस आणि जाणाऱ्यांची संख्या तालुक्याच्या ठिकाणी खूप लोकांची असायची नंतर येताना तर लोकांना return म्हणजे पायानेच यावं लागायचं म्हणजे दहा kilometer पंधरा kilometer वीस kilometer अस प्रवास करत

त्या सीडीला पण धरून बसायचे आणि त्त्याच बरोबर त्याच सीडीला धरल्या नंतर त्याच बरोबर लोक काय करायचे की वर वर त्याचे वरचा जे टप असते त्याच्यावरती पण बसायचे ते खरंच खूप भयंकर असायचं आता पाहिल्यावर वाटतं की म्हणजे किती struggle होती महाराष्ट्रामध्ये प्रवास करण्याची किंवा एखाद्या खेडेगावांमधून म्हणजे चांगल्या तालुक्याच्या place वर जाण्याची खरच किती म्हणजे किती एक एक म्हणजे संघर्ष होता एक प्रकारचा आता आपण बघू शकतो की पावला पावलाला म्हणजे auto आहेत two wheeler आहे four wheeler आहेत

बरोबर एकदम बरोबर ये जर जसं की तुम्ही म्हणलं आता की बसच्यावरी वरी जे stand असायचं ते म्हणजे काही असं अह अह म्हणजे जे सामान असायचं आपलं न सुटकेस म्हणा जड असेल समान जे transport करण्या सारख असताना त्यावेळेस त्या बस वरती टाकत होते बरोबर आहे पुन्हा ह्या व्यतिरिक्त बसचा आमचा प्रवास असा होत होता म्हणजे long मध्ये जर म्हणलं तर पुणे पुणे to नांदेड पुणे to समजा something हैदराबाद पुणे to आता हे local मध्ये येत नाही हा transportation खूप लांबचा असतो तर local मध्ये सुद्धा असं जर पाहिलं तालुका एक तालुका वरून दुसऱ्या तालुका वरती जाण्यासाठी त्या duration मध्ये, म्हणजे त्या way मध्ये distance मध्ये जे गाव येत असायचे तर

अश्या timing मध्ये अशा way मध्ये हे गाव villages available असायचे लांबचा प्रवास हे दोन way असतात म्हणजे मी तुम्हाला जसे की सांगितले एक जिल्ह्यामधून निघणारी गाडी हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणे पर्यंत तिचा चार घंटे ते आठ घंट्याचा सफर असा चार घंटे ते पाच घंटे साडेचार घंटेचा सफर असायचं duration मध्ये का कारण की असं management असेल त्यांना त्यावेळेस कि म्हणजे समजा एखादा conductor आहे चालक आहे driver आहे तर ते तितक्या location मध्ये जाऊन त्याच दिवशी वापस पण येणे आणि त्यांच्या घरी सुद्धा जर मी असं म्हणजे बरेच cunductor जे असे माझ्या मित्रांचे वडील वगैरे त्यावेळेस होते तर ते दोन दोन दिवस बाहेर राहण तीन दिवस बाहेर म्हणजे एक एक दोन तीन दिवसांमध्ये त्यांची एक चक्कर असायची हे duration पण जर आपण पाहायला गेलं तर त्यांचा पण खूप sacrifice आहे त्या driver लोकांचा त्यात conductor लोकांच आणि त्या sacrifice वर त्यांनी म्हणजे आपल्याला म्हणजे त्या त्यांच्या घर चालवण्यासाठी म्हणा किंवा कोणत्या गोष्टी करण्यासाठी म्हणा तर ते नोकरी करत होते आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्यासारखे प्रवासी जे प्रवास करत होते त्यांना म्हणजे एक प्रकारची एवढी help एवढी मदत सरकार सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने

बऱ्याच वेगवेगळ्या location मध्ये आता आपण महाराष्ट्रातल्या आहेत तर आपल्याला मराठवाड्यातील लाल परी माहित आहे तुम्ही जेंव्हा बाहेर जाचाल जस कि माझा खूप असा प्रवास झालेला आहे बाहेरचा सुद्ध buses मध्ये सुद्धा तर हिरव्या पांढऱ्या color च्या गाड्या ज्या हरियाणा side ला असतात, पंजाब side ला असतात त्या दिल्ली side ला असतात त्या सुद्धा गाड्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गाड्या असतात local मध्ये ते local च्या local मध्ये चालतात हे काम state मध्ये त्यांच्या समजा

हम्म अच्छा हम्म तर लहान वयामध्ये तर कधी trip केला नाही ण मी जेव्हा college ला होती BEDcollege ला होते तेव्हा आम्ही trip केली आहे ती म्हणजे अह लाल परी नेच केलेले आहे ती म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा अशी ठिकाणी आमची trip झालेली आहे आणि तेव्हा अं अं बराच प्रवास होता म्हणा कारण trip मध्ये खूप सारे व्यक्ती म्हणजे जस कि class मधले मुलं मुली आणि शिक्षक लोक होते आता प्रवास करताना खूप मजा पण आली आणि थोडासा लाल परीचे प्रवास hard हि वाटतो कारण माळ मळन किंवा अशा गोष्टी खूप राहतात. अशा गोष्टी होत राहतात तर आम्ही खूप मोठा प्रवास केलेला आहे हम्म लाल परीने वगैरे. आणि विचार केला तर विचार केला त अह लाल परीचा प्रवास चांगलाहि आहे कारण महाराष्ट्र शासनाची बसअसते ती आणि त्याच्यामुळे अह त्याच्यामुळे की नाही एकच सुरक्षितता असते म्हणजे माणसासाठी प्रवास करण्यासाठी जर काही आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र श्यासन खूप काळजी घेतो अह म्हणजे की कोणाला काही होवू नये प्रत्येकांचा आयुष्य खूप चांगलं चालावं किंवा राहावं म्हणून खूप काही दक्षता घेत असत तर अह म्हणजे जे private बस आहे त्याच्यापेक्षा जर महाराष्ट्र शासनाची लाल परी आहे ती खूप छान आहे. बरोबर माझं पण श्यालेमध्ये मध्ये असताना आम्ही चाकूर, लातूर पुन्हा औरंगाबाद मध्ये वेरूळ अजिंठा लेणी वगैरे अश्या बराच काही प्रवास केला आहे. चांगला सफर अह लाल परीचा आमचा सुद्धा होता.

Hello निशा, काय करत आहे? Hello? हा येतेय voice?

हा तर, मी म्हणत होती कि आता मी restaurant खोलत आहे. तर मी आपल्या restaurant मध्ये veg ठेऊ कि non-veg ठेऊ? अं तू आता अं restaurant open करतेय का स्वतःचा? हो तेच. हो माझं शिक्षण पूर्ण झालं. तर मला म्हणजे अं chef बनायचंय ना. मला म्हणजे interest आहे cooking मध्ये वगैरे. तर

हो hotel management केलं आहे. कुठं केलं आहे? मी नागपूरला. बरं-बरं. अं त किती years चा असतो तो? तो तीन वर्षाचे असतो. अच्छा तर तू आता पूर्ण complete झालं का मग तुझं सगळं? हो झालं माझं complete. आता मी internship वगैरे केली. आता म्हणते, अच्छा तर मग तू कशात तिथे म्हणजे dishes कोणकोणत्या? म्हणजे veg कि non-veg ठेवणार आहे? कोणती category मध्ये कि दोन्हीपण ठेवणार आहे? त तेच त मी म्हणजे, यांच्यातच होती कि तुला विचारीन कि non-veg ठेऊ कि veg? कि दोन्हीपण ठेऊ? असं नाई का?

कोणकोणत्या restaurant मध्ये non-veg असते only. नाही तर कोणकोणत्या यांच्यामध्ये कस असते दोन्हीपण सोबत असते नाई का? तर आपण एकच ठेऊ तर आपलं थोडस, आपल्याला profit होतो. पण कस आपण दोन ठेवतो म्हंटल. त दोन्हीपण आपण ठेऊ शकतो. म्हणजे कि त्याच्यामध्ये आपल्याला veg वाले veg खाऊ शकतात. आणि non-veg वाले nonveg. आपल्याला थोडं जास्त profit होईल. है कि नाई?

हं तर तू एक काम कर ना. तू एक एक side ला कि दोन्हीपण त्याच्यामध्ये ठेव. Veg ठेव आणि non-veg पण ठेव. हो मी म्हणत होती कि माझा विचार असा होता कि restaurant मध्ये म्हणजे दोन भाग करायचे आणि एका भागामध्ये non-veg आणि दुसऱ्या भागामध्ये veg. म्हणजे कस जर कोणाला कस कि जे, म्हणजे veg म्हणजे veg च असतात. त्यांना म्हणजे कोणाकोणाला कोणाकोणाला कस असत कि non-veg ला म्हणजे खूप असं असते त्याना. म्हणजे non-veg म्हणजे कस आवडत नाई कोणाला नाई का? आपण असं, त्यांना smell सहन नाई होत कधीकधी असं होत ना. Smell पण म्हणजे हा होत नाही. तर जर mix केलं आपण. एका मधेच ठेवलं दोन्ही तर कस होईल म्हणजे त्याला आवडणार नाई. है कि नाई? आपलं customer पण जास्त येणार नाई तस. तर मग मी म्हणत होते कि, हो तर दोन भाग करूया आणि एका यांच्यामध्ये veg आणि non-veg. म्हणजे दोन्ही पण म्हणजे सर्व व्यवस्थित होते. हम्म तस ठीकेय ना तर. अं veg वाल्या साठी veg आणि non-veg वाल्या साठी nonveg. ते एक बरं होते. मग तुला dishes वगैरे तूच बनवणार कि तुझ्या कोणी अं लावायला कोणी तुझे कामगार वगैरे राहणार? हो नाई न. मी म्हणजे मीच राहीन जर माझ्या म्हणजे work करणारे रा रा राहतात ना कामगार. हो waiters राहणार. आणि serve करणारे म्हणजे सर्व सर्वच राहणार इथं. आणि चांगलच चांगलच आहे. बरं मग तू non-veg मध्ये तुला कोणकोणते dishes येतात non-veg मध्ये? तर मी आता म्हंटल मी म्हंटल कि आपण म्हणजे जर सर्वांचं favorite कसं आपलं बिर्याणी असते. non-veg बिर्याणी नाई का? ती बिर्याणी non-veg मध्ये तर खूप favorite असते. त ते ठेवणारच मी. ते त म्हणजे तो main च आहे. Non-veg बिर्याणी. म्हणजे chicken बिर्याणी. आणि आपलं fish cutlet आहे. तो तो एक राहील. जस आपलं क chicken lollipop आहे तो राहील. म्हणजे असे विविध प्रकारचे, ते non-veg राहतील recipes. त्याच्यामध्ये तू अं आणखी काय म्हणतात ते lollipop मध्ये, जो दुसऱ्या-दुसऱ्या kind of त्याच्यावरती chicken असतो.

बनवू शकते. आणखी बघितलं कि तू candy पण chicken ची बनवले जाते. ती पण तू करू शकते.

तर ते पण तू ठेऊ शकते. आणि, Most of म्हणजे जे मुसलमान लोकं असता त्यांना non-veg खूप आवडते. त तू आणि तू online बघून नाई का. तू कि veg म्हणजे non-veg मध्ये, कोणकोणत्या प्रकारच्या dishes आहेत त्या तू search करून ते शिकू पण शकते. आणि त्या ज्या dishes आहे. ज्या सर्वात जास्त लोकं खातात. त्या तू आपल्या restaurant मध्ये non-veg मध्ये आणू शकते.

हो तेपण आहे. हो आणि आपण म्हणजे non-veg मध्ये म्हणजे वेगवेगळे flavors पण add करू शकतो.

आणि खूप सारे मसाले पण असतात ना non-veg मध्ये, खूप मसाले पण variety मध्ये मिळतात. तेपण तू त्याच्यामध्ये add करू शकते.

आणि मग,

नाही, म्हणजे मी manager च काम करणार. आणि मग आणखी दुसरी जी workers राहणार, आणि जी expert expert म्हणजे माझ्यापेक्षा पण जे expert लोकं आहेत. तेपण राहणार. हम्म ते ठीक आहे म्हणा. आणि मग veg मध्ये कोणत्या dishes ठेवणार आहे तू? हो veg मध्ये आपलं, जस veg बिर्याणी आहे. आपलं मसाला भात, इडली, डोसा, हेपण म्हणजे आपण south indian foods पण आपण इथं ठेवणार आहोत.

सगळं noodles इडली, ढोकळा जे ज्या आपण daily dishes खातो बाहेर सगळ्या dishes तू त्याच्यामध्ये add कर. तर छान होईल. म्हणजे कि सगळ्या लोकांना, प्रवास्यांना तुझा hotel च जे, restaurant च जे स्वाद आहे ते मिळायला हवं.

आणखी मला सांग तू मला असं इकायला एक आलाय कि तू छान प्रकारे बिर्याणी बनवते. Veg बिर्याणी? आणि non-veg सुद्धा. त तू मला recipe सांगू शकते का? कशाची non-veg ची सांगू? हो non-veg ची मला सांगू शकते का तर मी घरी try करून बघणार. कारण असं झालं आहे, कि असं झालंय कि माझ्या घरी म्हणजे घरी ना खूप माझे mister आहे त्यांना आवडते. जास्त तर ते म्हणायचे कि बिर्याणी बनव. तर मी म्हंटल, ठीक आहे तर तू तू छान बनवते. मला वाटलं कि तू सांगशील मला recipe थोडस तर छान होईल. non-veg ची, non-veg बिर्याणी ची. हो बरोबर आहे. मी जे मी जेव्हा घरी बनवते ना तर म्हणजे माझी sister आहे माझे brother आहे तर ते त्याना खूपच आवडते माझ्या हातची बिर्याणी. हो तू छानच बनवते ना. मी ऐकल आहे. छान बनवते तू.

हो तु पण ये कधी हो हो येणार ना. तू मला सांग मंग मी तस तुझ्या घरी taste करायसाठी येणारच नक्की. हो हो हो ठीके. आणि तु पण येशील मग मी तयार करिन तेव्हा तू बघशील कि मी कशी बनवलीये. तुजी recipe तर. तुला मग marks देणार. हो of course येईन. हा तर मग सांग मला. हो ठीकेय pen pen page घेतली का? हो तू सांग ना मला मी घेतलीय. हो ठीके. आपण पहिले काय करतो, म्हणजे आपण जे chicken आणतो ना, त्यांना त्यांना व्यवस्थित असं दही टाकायचं. तिथं pieces करून, दही टाकायचं. ते सर्व मसाले आणि तिखट, तिखट, मीठ आपलं. हळद, आणि सर्व महत्वाचे म्हणजे कि आपला जो तुळशीचा पाला असतो. त्याचेनि खूप मस्त flavor येतो बिर्याणीला. तर तो म्हणजे तिथं खूप सारा. आणि आपला सांभार आहे. आणि आपलं, आणि आपलं सर्व म्हणजे गरम मसाला आहे. तो टाकायचा तिथं. आणि सर्व म्हणजे ते marinate करून व्यवस्थित तो ठेवायचं झाकून. okay तो झालं कि मग एका pan मध्ये,

त खूप जास्त जास्त quantity मध्ये इथे use केला जातो. तर इथं इथं आपण अं एक शेर असत किंवा दोन शेर असत, म्हणजे भात बनवतो म्हंटल बिर्याणी. त दोनशे gram मध्ये आपण तीन,